व त्या गाडीचे बरेच नुकसान झालेले आहे दिसत आहे.

हाय या ठिकाणी आपल्याला एक युनियन बँक दिसत हाये .

व दोन मुले सेल्फी घेताना दिसत आहे.

हाय आपल्याला या चित्रात रात्रीची वेळ दिसत आहे.

व मुलींचे कपडे विक विकण्यासाठी ठेवलेले आहेत.

व नाश्त्याच सेंटर आहे व एक माणूस नाश्ता करायला आलेला दिसत आहे.

हाय या चित्रात संध्याकाळची वेळ आहे व पावसाचं वातावरण आहे.

हाय या चित्रात आपल्याला संध्याकाळची वेळ दिसत आहे.

हाय या चित्रात आपल्याला वाळवंट दिसत आहे व झाडं हायेत.